महिन्यातून हम्म असं तर फिक्स नाही, पण बरेच दिवस झाले खाल्ली नाही. आपण last time खाल्ली त्यावेळेस त्याच्यानंतर? आपण बस तेव्हाच खाली.

ते पण, आह ते पण एवढी एवढी किती मेहनत घ्या लागते पाणीपुरी शोधायला?

सापडतच नव्हती पाणीपुरी पाणीपुरी नुसताच शोधात होतो इकडं तिकडं कुठेच भेटत नव्हत नाही यार पण कडची पाणीपुरी पण चांगली लागती, चांगली होती

हा ती चांगली होती त्याच्यानंतर तो पहिली उभा राहायचा तो माणूस, त्याच्याकडची तर लय भारी लागायची तो. रोडावर नव्हता उभा राहत का?

आपण ज्यांच्याकडे खातो आहे ना समजा regular ज्यांचा आवडता तीच भेटली पाहिजे जर change झालं तर आवडत नाही. ती महानगरपालिकेवाल्यांनी उठवायच्या अगोदर ती ती पहिले वाली होती ना ती parking च्या जागेवर उभे राहायची पाय

कशी आवडते पाणीपुरी स्वतःच्या पैशांनी खायला की दुसरेंचा friends सोबत खायला. काहीपण असो फक्त गेली पाहिजे पोटात. माझा तर depend आहे मी स्वतःच्या पैशांनी नाही खात वा म्हणजे स्वतःचे पैशानी ना chocolate घ्यायचे.

न पाणीपुरी खायची काय राव असं असे थोडी असतं त्यामुळे म्हणलं ना तुला मला daily नाही आवडत खायला. अरे daily पाणीपुरी खात तरी कोण? मला नीट असा ऐकलं की मुलींना खूप पाणी पुरी आवडते continue पाणी पुरी

घरचे मारणार नाही का दररोज

नाही comparison जर का कधी केलं तर कोण जास्त पाणीपुरी खात मुलं की मुली? हे बघ ज्याच्या त्याच्या आवडीवर असतो. ठीक आहे?

दोन्ही side ला पण चांगलेच खातात, पण ज्याच्या त्याच्या आवडीवर असते. असं नाही की मुलींनाच आवडते भरपूर मुलांना पण पाणीपुरी आवडती. पण गाड्यावर जास्त गर्दी तर मुलींची असते. मी तुला आमचे इथला photo पाठवतो बघ तिथे जास्त करून मुलं दिसतील तुला.

ते बोलले मुली नसेल मग तुमच्या area मध्ये

नाॅई

पण बिचारे मुलं असतात ना तुला तर माहिती गर्दी नसते म्हणून अरे इथे मुलांची जास्त गर्दी असते असे सांगते.

अच्छा तुला photo पाठवू का? हो पाठवते मुलं पाणीपुरी खाताना.

केव्हा जाणार मग पाणीपुरी खायला? मी का नाही आता नाही जाणार आहे. आता उशीर झाला मम्मी मारेल

ते पण आहे स्वयंपाक घरी करून आली.

जास्त नाही एक दोन plate जास्तीत जास्त ते जेवण थोडी आहे. दोन plate जास्तीत जास्त

हा ते पण आहे. नाही काहींचं नाही का battel लागल्यासारखं कोण किती खातं म्हटलं तसं कधी केलाय तू try

हा ठीके, बघ बरं का बघू ना मग चल. तू जर कधी हरली तर तुला प्रत्येक weekend ला खाऊ घाला लागणारे आहे मला.

काय चुकीची गोष्टआहे?

अं अह

काय बघायचं तुला सांग बर का. यार काही पण म्हणजे.

हे बघ तुल जर का हरायचं म्हंटलं मला दिवस भर भुकेले रहाव लागेल. हम्म ते तर होणार नाही तुझ्या कडून.

सर आपल्याला direct असे मनतील आलेच उगवलेच कशाला तुम्ही? गर्भ श्रीमंत असूनही कुष्ठ रुग्णांच्या सेवेला समर्पित महान समाजसेवक बाबा आमटे जिथे प्रेम असेल तिथेच सेवाभाव दिसून येतो आणि जिथे सेवाभाव निर्माण होतो तिथेच प्रेमाची निर्मिती होते प्रेम आणि सेवा दोन्ही मानवतेची अशी रूपे आहेत ज्यामध्ये जगातील सर्व खरे विश्वास आश्रय घेतात त्याला कोणी नाकारू शकेल राजकारणाला काही क्षणांसाठी बाजूला ठेवले तर यात काही शंका नाही की आपल्या काळात महात्मा गांधी यांनी सुद्धा प्रेम आणि सेवेचा संदेश दिला होता असंख्य तरुण देशप्रेम आणि सेवेसाठी पुढे आले होते त्यांचा राजकारणाशी काही संबंध नव्हता ज्यांनी साफसफाई आणि सेवा यांना आपले जीवन बनवले होते या युवकांबरोबर तसेच होते एक श्रीमंत जमीनदाराच्या रूपात त्यांचे बालपण शारणार होते श्रीमंतीची झगमगाठ असा होता की हा युवक चौदा वर्षाच्या वयात बंदूकदारी झाला आणि अस्वल, हरिण, वाघाची शिकार करण्यासाठी जंगलात जाऊ लागला थोडे मोठे झाल्यावर अतिशय शानदार मोठी काल सुद्धा मिळाली ज्यात वाघाच्या चामड्यापासून बनवलेली कुशन होती पण हे सर्व ऐश्वर्या जिथे तिथेच राहिलं जेव्हा गांधीजींचे अमाहल त्यांच्या दारी पडले केवळ पंचवीस सव्वीस च्या वयातच तो तरुण समाजसेवेसाठी समर्पित झाला त्याच्या मनात भीती नावाची कोणतीच गोष्ट नव्हती दादागिरी तर अशी की इंग्रजांच्या डोळ्याला डोळा भिडवून संतापले तर त्याच्या पापण्या लगत नव्हत्या एक दिवस एका महिलेची इज्जत वाचवण्यासाठी एका इंग्रज officer वर चालून गेले होते तेव्हा गांधीजींनी त्यांना

तेव्हा रिमझिम पाऊस येत होता तेव्हाच रस्ताच्या बाजूला काही अजब हालचाल दिसून आली त्यांना वाटले की चिन्हांमध्ये लपटलेले काहीतरी चालत आहे त्यांनी थांबून लक्षपूर्वक पाहिले तर त्यांच्या आत्म्याचा थकाप उडाला तो एक मनुष्य होता त्याची कुष्ठरोगाने पीडित शरीर आपली शेवटची यात्रा करीत होते त्याचे मानवी रूपातील सर्व अवयव सरलेले होते ते शरीर अतिशय गच्च दिसत होते ते पाहून थकले नाही आणि तिथून पलायन केले त्यांनी पळून गेल्यानंतर ते एके ठिकाणी थांबले त्यांना जाणीव झाली जीवनात प्रथमच भीतीने त्यांच्या त्यांच्यावर मात केली आहे ते विचार करू लागले की ते तिथून का पळाले तो ही माणूसच होता कदाचित कुटुंब, समाजाने त्याला त्या पावसात घरातून बाहेर काढले असेल किंवा असेही होऊ शकते की त्याला आधीच घरातून बाहेर काढले असेल आणि म्हणून त्यासाठी तो लपून छपून जगत असेल जिथे शरीर सडून गळत पडले असेल तिथे कपड्यांचे काय काम मग तो तिथे फक्त तिथे लपून जाऊन राहत असेल कदाचित पावसापासून वाचवण्यासाठी एखादी जागा शोधत असेल त्याला कुठे एखादी जागा मिळाली नसेल म्हणून तो रस्त्याच्या बाजूला झाडांमधून सरकत असेल तो बिचारा किती त्रास सहन करत असेल त्यांनी सुद्धा आपल्या अधू डोळ्यांनी पाहिले असेल तर माझ्या बाबतीत काय विचार केला असेल त्या तरुणाचे मन वेदनांनी कळवू लागले धिक्कार आहे दुःखात असलेल्या एका माणसाला पाहून मी पळून गेलो, ही माणुसकी आहे का? मी ते दुःख आणि रोग यांना का घाबरलो तो पुन्हा त्या रोगाच्या दिशेने निघाला त्याच्या हातात Jute चे मऊ कापड होते तो विचार करू लागला की आतापर्यंत तर रोगी दूर पर्यंत गेला नसेल तरुणाला तो लवकर दिसून आला तरुणाने त्याच्या त्याला पाहताच त्याच्या डोक्यावर कापड टाकले कापड टाकल्यानंतर आणि रोग-रोग्याच्या डोळ्यांना डोळ्या भिडताच त्याची सर्व भीती गायब झाली त्या रोग्याचे नाव होते तुलसीदास तशी ती झालेल्या त्या भेटीने त्या तरुणांची विचार कण्याची पद्धतच बदलली

रोगाची सेवा करणे शक्य होते त्याचा सहा महिन्यापर्यंत ते तरुण या विषयावर चिंतन मनन आणि विचार करू लागले चिंतन मननातून ही गोष्ट समजली जिथे भीती आहे तिथे प्रेम नाही आणि जिथे प्रेम नाही तिथे ईश्वरही नाही. कुष्ठरोगांसाठी त्यांनी अनेक आश्रमाची स्थापना केली त्यामध्ये चंद्रपूर महाराष्ट्र state आनंदवन प्रसिद्ध आहे त्याच्याशिवाय बाबा आमटे यांनी वन्य जीवन संरक्षण तसेच नर्मदा बचाव हे आंदोलने ही केले आपला युवा अवस्थेत बाबा आमटे काल वेगळाच चालवीत आणि hollywood च्या film पाहण्याचे ते शौकीन होते English films वर त्यांनी लिहिलेली समीक्षेने इतकी दमदार होती की एकदा अमेरिकी heroine नोर्मा शेटर यांनी पत्र लिहून त्यांचे कौतुकी केले होते गरीब, निराधार, बेघर मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी गोकुळ नावाच्या संस्थेची स्थापना आणि संचालन सुद्धा केले जेव्हा पंजाब मध्ये दहशतवाद वाढत होता आणि काही भरकटलेले तरुण देशाच्या अखंडतेला तोडण्यासाठी काम करत होते आणि पंजाब ला खलीस्थान बनवण्यासाठी चळवळ करीत होते आनंदवनानंतर एकिणीशे सत्तावन्न मध्ये बाबा आमटे यांनी चाळीस हेक्टर प्रदेशात अशोक वन तयार केले दहा वर्षानंतर अशी स्थापना सोमनाथ मध्ये सुद्धा केली आनंदवनाप्रमाणे या सर्व ठिकाणी अपंगाच्या पुनर्वसनाची व्यवस्था आहे

नात नातूची तुमची हाऊस तोच भागवेल की नाही म्हातारपणी तुम्हाला सांभाळेल सुद्धा तेव्हा त्याला धीराने घ्या थोडे थोडे पैसे गोडी गोडी ने काडून घ्या त्याच्या कडून गाड चालू ठेवा अहो सासू म्हणजे जावयाची माय माउलीच की हो ते वाहील तरी पैस्याच वाहील आणि तुम्ही जावई वळ्खला नाही म्हणून असं बोलताय का साहेब Complain घेता का नाही तेवढ बोला घेतो आम्हाला काय पण पुढे तुम्हालाच COURT त खेट्या घालाव्या लागतील कशा पाई वाद हे फौसदरी केस होते चारसो वीसची आम्ही तपास करू जावायाला अटकेत घेऊ तो वकील देणार COURT त जाणार सारखा परत राहणार तुमच्या कामाचा खोळंबा उगेल होऊदेत खोळंबा पाच लाखाचा सवाल आहे घेतानाव complain दुर्गा बाईचं टपोर तापलं या हे लक्षात घेऊन राऊत म्हणाले घेतो पण एक तोडगा सुचहूका काय म्हणता सहनिक पोलीस समज पाठवून जावयाला इथे बोलाहून घेतो विचारपूस करतो थोडा दम देतो काय कबुल करतो ते बघू मग REGISTER complain घेतोच की दुर्गा बाईने विचार केला कुठ हेरझाऱ्या घाला कोर्टा कचऱ्यात जावयान पाच लाख दिल की झाल आपल चालल साहेब पण काय दिला सोडायच नाही हा त्याला बिलकुल बिलकुल पत्ता सांगा जावायाचा दुर्गा बाईने सांगितलेला पत्ता कागदाच्या चिठोर्यावरती लिहून घेत ते चिठोर एका हवलदारा कडे देत राऊत म्हणाले अरे हे बघ पिंपळगाव बुद्रुक गाठायचं ह्या पत्त्या वर

पत्ता राहीलनारे लक्षात तुझ्या हवालदाराने मुंडी हलवली जा मग ते चिठोर फाडून टाकत राऊत म्हणाले साधा निरोप दे दमबीम देऊ नको त्याचे वर कूठे सगेसोयरे असले तर आपल्याला समज पाठवतील जा हवलदार लगोलग निघाला सुद्धा पिंपळगाव बुद्रकाकडे भर दुपारला उन्दर्यात कर्णाकाठा पोलीस पाहून गुलाबच्या बायकोसाठी धस्कतच झाल तर भर दुपारच्या नक्षत्रागत चांदनी वाणी तरण्याकाठ्या गुलबला पाहून पोलिसाच्या मर्दानी छातीत कसचं झालं मायला

तिच्या आईला आवज द्या आठशे कोटी झाप आणि ह्यो गोरा गोरा हात हा हा हा त्या नाजूक हातावर नाप लई या कधीतरी बोट मोर तिच्या हे सारखं फिरवावस वाटत असताना त्याच्यातला पोलीस जागा झाला असं बायकांन पुढं नरम पडल तर रावेत साहेब हाड काढल नरम करून कुत्र्या पुढं फेकतील की सयाची आहे का हो गुलाबना भलता असा फणकारात आला सयाजी काय म्हणता हा साहेब PASSPORT आहे का नाही तुमच नवकर आहे की होय आमचं देणे सयाजीराव म्हणायचं हा आणि तुम्हास्नी काय म्हणतात पोलिसाच्या तोंडून हळूच बोल गेल ओ बिनकामी चांभार चौकशा नग आता व पोलीस खात म्हणजे चांभार चौकशा आल्याच की आहेत का घरात तुमच त्या सायजी राव ते नाही की घरात मग तुम्ही ऐकल्याच आहेत काय व्हय हां हो तुम्ही काय काम आहे ते पट दिशी बोला घरात लई काम पडले की कुठे गेले ती मळ्यात केव्हा येतील हे सांच्याला येतील हे तेव्हा हे काय थांबणार हेत की हा इथ दारात दारात उभं राहायाला आम्ही काही भिकारी नव्ह समन सांडलंया समज बजवल्या वाचून कस जायचं बसतो आपलं इथंच स्थान मांडून पोलिसाने एक पाऊल पुढे उंबऱ्यात घातल सुद्धा तस दचकून गुलाब मागे सरकली मग घाईघाई ने तिने दारातच एक खुर्ची पटकली पोलीस दणकन खुर्चीत जाऊन बसला पायताण ताणले एकावर एक ठेवले थोडस भेकाईने गुलाब कडे पाहिलं पाणी द्या की हो पाहुण्याला घश्याला कोरड पडल्या गुलाब तशी रे आत गेली तांब्या पेला भरून आणला पोलिसान आपला रागट हात पुढे केला पण गुलाबेन चपळाईने तांब्या पेला खुर्ची जवळ ठेवला आणि बाजूला होत ती म्हणाली घ्या पाणी तोवर PHONE वर सांगावा देते पदर डोळी सरसा करत गुलाब ने कोपऱ्यातल्या PHONE वरून सयाजीच्या MOBILE चा number लावला hello हा हा हा बोलगे माझी याद व्हय आज लयं झाल हिच गुलाब हळूच बोल्ली मामी नाही नाही पोलिस मामा तिच्या मायला मामीने कलागच केला आहे जणू घरला या पटाकदीशी लई एकली आहे आणि ह्या हवालदाराची नजर काही धड नाही बघा गुलाबाच्या आवाजातली ही चिंता सयाजीला कळताच तो म्हणाला हा हा निघालो बघ हे काही तारी खाऊ घाल त्याला चहा पाणी ठेव तेवढाच दाब राहील बघ व्हय व्हय फोन ठेऊन गुलाब ने तिच्याच कडे हावरे पणाने पाहत असलेल्या हवलदाराला म्हटलं लगेय येताय ते बघा नंतर भाऊ नाश्ता देऊ का भाऊ म्हणताच हवलदाराला उचकीच लागली पुन्हा तो घट्टा घट्टा पाणी प्यायला हे बरं असत गावच्या बाई माणसंच मामा करतात आपला झटक्यात भाऊ मायला हौशेनच गेलं बघा काय झालं कम ज्यादा आता हाताशी पाहिजे म्हणून सयाजी आला ते संग खात्याला घेऊन च आला अगदी पोटभर हसून सयाजीन पोलिसाला सलाम ठोकला आणि बलदंड रुबाबदार सयाजीला पाहून पोलीस खुर्चीतून ताडकन उठला चक्क salute मारला राम राम सयाजी राऊजी साहेबानं बोलावलय तुम्हासनी कोण साहेब राऊत फौसदार कोण आल होत complain ला तुमची सासू आली होती राऊत साहेब तर बेड्या घालायलाच येणार होते बघ कसं कारस्थान करता मामी हा बरं दादा तेवढ साहेबांना सांगा म्या कुठ गावाला गेलोया असं कस सांगू राऊत साहेब कडक ताण आहे बर कडक नोट दिले तर नरम पडत्यात र हे असत शंभराची कडक नोट पोलिसाच्या हातावर टेकवत सयाजी म्हणाला पोलिसाने झटकन दुसरा हात पुढे केला हे मला आता साहेबाला सयाजीला आणखी शंभराची ताट बसली पोलिस सलाम ठोकून निघून गेल्या वर सयाजी म्हणाला हे खटल माग लागलं तात्या कुठ तोडका सांगा जावई मुलगे आन काहीतरी खाया पियाला तात्यांनी सुचवलं सयाजी तू थोड नमतं घे बाबा कस पोलीस खात्यात याआला लागलं का फार चिपाड करून करून पैसे काढतात ते त्या बरेच बाबा पूताकर सासू ला राजी कर सासू राजी तो क्या करेगा पोलीस पाजी सासू अडेलपट्टू आहे आणि ही तिची लेक मला मध्ये घालू नका म्हणत्या पाच लाख आणले तव्हा हेच नाचले थया थया घरभर आता खेडायचे तर MAIN आहे त्या गावचे म्हणत्या आव्ह सयाजी पुढे हात नाचवत गुलाब ने म्हटलं तुम्हीच गेलता पाय धरायला आणि धूआयला तिचं आता बसा पाय चेपत हा उगा मला बोल लावायचं काहीबी काम नाही सांगून ठेवते सयाजी तू पोलिसाची वाटच बघू नको उद्या इथनं सुटायचं आणि पोलीस STATION गाठायचं तू येतोस का संग चल की एक तिथं दोन पाहिजेतच कि एक मग दिवस उजेडल्या उजेडल्या य फटफटी आहेच आपली नाही म्हटलं तरी रात्री सयाजीला झोप येणाशी झाली तो गुलाबला कळलच ती हळूच त्याला खेटली झोप येईना व्हय हम्म लई घोर लागू नका जीवाला म्हणलं तर म्या येते संग मायची समजूत काढू आपण हा तू पटवतेस व्हय तिला आता माय भी आपल आणि नवरा भी आपला संसार भी आपला तर काहीतरी तोड काढायला पाहिजेना व्ह आपले दिस फिरलेत म्हणाव मामीला असं केलं तर पाच पंचवीस हजार रुपये तरी मागे पुढे ठेऊ मुदत घेऊ हं आपलं काहीतरी जमलं वाटतया आता झोपा निच्छित सयाजीने लेकीला थोड आवळत हसून म्हटलं हे मामीला पाच पंचवीस हजार देऊन भागायचं न्हाही आण मग पाच नातवंड भी धत तुम्हासनी तर किणी तिच्या ओठातले पुढचे शब्द सयाजीने आपल्या ओठात अलगत झेलले राऊत फुसदाराने हातातला टणक रोळ सरळ सयाजीच्या हनुवटीला टेकवला सयाजी तयाजी ओळखत नाही आम्ही पाच लाख टाका नाहीतरी पाच साल खडी फोडा हे बक्कल number चार बेड्या आणून ठेव इथ हां सयाजी महाराज तुम्हला कायदे कानून माहीत नसले तर ही कालची बातमी वाचा एक लाखाचा CHEQUE परत आला Case झाले सहा महिने खडी फोडायला गेला दिड लाख दंड वेगळाच तिथं पाच लाख म्हणजे व्याज दंड आणि सहा महिने खडी काही चुकत नाही तुमची सयाजी हबकलाच मायला सासूनं जबर केस लावला माग त्याने काकळूतीने गुलाब कडे पाहिलं तिने डोळे पुसत कस बस म्हटलं पैसे फेडायचे की व्ह साहेब म्या सांगतते ना आईला तस तिला इथ येऊद्या मग बघू तात्याने पण घाबरत घाबरत टेकू दिला व्हय साहेब सासूलापण आम्ही समजावून न बघतो व काय समजावता आता आता बेड्या घालून आत टाकेल याला कालच सासू बज्यावून गेल्या तुमची जावायाला ढिला सोडायचा नाही म्हणून हां बरं बोल्यान एका पैसा फेका मामला रफा दफा जोवर RECORD वर घेत नाही तोवर काय राऊत फुसदाराने उभेनं सुतवला जवळच उभ्या असलेल्या सयाजी कडे जाऊन आलेल्या पोलिसाने पण सयाजीला इशारा केला तेव्हा कुठे सयाजीला साहेब एवढा काट्यावर का आला ते समजलं त्याला धेर आला तो म्हणाला copmplain घेऊ भी नका साहेब सासूचं बघतो आम्ही तुमचं म्हणजे असं करत सयाजीने पाच बोट दाखवली तरी राऊत फौसदार म्हणाले हे काही नाही हवलदार यांना घेऊन च जा सासूच घर दाखवतील पाच तिथं दहा MINUTE घ्या जाव्हा हवलदाराला च काय सयाजीला सुद्धा साहेबाचा आकडा कळला मायला पाचशेच हजार केल साहेबान झटक्यात बाहेर जाऊन खिशात पाचशेच्या दोन नोटा कोंबून हवलदार सयाजी सह परतला बेडके राऊत फौसदार दुर्गा बाईला PHONE करून केव्हाच समन्स बजावलं होतं असले कच्चे बच्चे बकरे सहजासहजी सोडायचे नसतात पण बळी ही द्यायचे नसतात हे तो नेहमीच अनुभवत होता गुलाबला पोलीस STATION त पाहून तर दुर्गा बाई आणखीच भडकली सयाजी वर तुम्हास्नी काही अब्रू बिब्रु आहे का नाही व्ह माझ्या सोन्या वाणी लेकीला पोलीस STATION त बसवलंय पोरी पोरी घारला चल ऊठ ऊठ दुर्गा बाई समन्स बजावला म्हणून ते आलेत राऊतांनी म्हटलं समन्स जावायाला होतं लेकीला नव्ह असलं कायदे कानून आहेत व्हय तुमच सरण्या पाईला इथं आये माझ एकून तर घे गुलाब बोलू लागली गप पाच लाख दिल तुझ्या नवऱ्याला त माझ्यावरच उपकार केलं जणू हं म्या भी खमकी आहे बघतेच कसा ह्यो जावई जेलात जात नाही त्य साहेब माझी complain लिव्हाच तुम्ही सयाजीने गुलाबला कोपरान डूसल तस तिने पटकन पंचवीस हजाराच इवलसं पुडकं टेबलावर ठेवत म्हटलं आये हे पंचवीस हजार आणलेत ते पुडकं परत लेकी कडे खेकाटून दुर्गा बाई खवळून ओरडली घाल तुझ्या मड्याव वंगाळ बोलाय ला लावू नकोस उचल उचल त्य काय भीक घालतेस व्ह ग मला साहेब तुम्ही बी काय निवांत बसलया का इथं complain घ्या म्हणते हे ना व्ह तुम्ही शांत व्हा मग घेतो राऊत फौसदारने REGISTER उघडता उघडता डोळ्याने खुणावत सयाजीला खडकावलं चुकी तुमची झालीये आहे कबूल नाहीतर बेड्या व्हय साहेब कबूल सयाजीने हात जोडले माफी मागा सासूची मामी ओ मामी चुकलो खर गुलाबला आणायला नको होती दुर्गा बाईन तोंड वाकडं केलं हां सयाजी राऊत फौसदाराने सूत्र हातात घेतले पाच लाखाचा करार झाला हे नाही नाही राऊतांना चेब आला आणि संधी साधली त्यांनी काहो दुर्गा बाई तुम्ही करार करून घेतला नाही दुर्गा बाईंचा आवाज नरमला जावयाचं नातं पडलं त काहीच केल नाही खरं पण CHEQUE वापीस आला य त्यो आव्ह COURT त नुसता CHEQUE कसा चालल तुम्ही पाच लाख कर्जाऊ दिल उसनदार दिल लेकी साठी दिल कि ठेव ठेवायला दिल जावया कड म्हणलं तर उसन म्हणलं तर कर्जाऊ मग तुमची केस कच्ची राहील आताच सांगून ठेवतो तुम्हीच म्हणता फौसदारी करता येताय त्य हो पण सगळे कागद पत्र करार नामा चोक पाहिजेना त्यापेक्षा आता दोघांनी दोन पायऱ्या खाली यायच सयाजी पाच लाख घेतल्याचं कबूल करता तर परत देणार केव्हा नेमकी मुदत सांगा तस बघा आदमाचं तीन एक महिन्यान देईल दुर्गा बाई तीन महिने मुदत देता का दुर्गा बाईने लेकी कडे पाहिलं गुलाबच्या डोळ्यात पाणी आल होतच हं हा सयाजी हा कागद घ्या लिहून द्या तीन महिन्यात पाच लाख तात्याने सयाजीला ढोसलं लेका लिखापडिच्या कोड्यात अडकू नगस साहेब कागद बिगद कशाला वचन देतो की म्या पुराणकाळात जमा झाले ते वचन वजन भारी असत लिखा पडीच परत फेड करायची तर डर कशालाहां हा इकडे तुमचं नाव पत्ता आणि PHONE लिहा हा आता सासूचा नाव घ्या म्हणजे लिहा आटपा हं पुढे लिहून देतो की मी माझी सासू दुर्गा बाई कडून कर्जाऊ घेतलेले पाच लाख रुपये आज तारखे पासून तीन महिन्यांच्या आत परत करण्याचे